शेतकऱ्याचा माल हा कवडीमोली~ कवडीमोल किमतीने घेतला जातो. आपण 'शेतकऱ्याची व्यथा' याच्यावरती थोडं दोन line मध्ये मी एक कविता बोलू इच्छितो. वनी म्हणे माझा बाप शेतकरी, झिजतो रात्रंदिवस कर्तव्यापोटी. घेऊन वाडवडिलांचा आन बनवी काड्या मातीत सोन्याची खाण. जवान मरतो देशासाठी लागवती त्यास वीस~ वीरमरण प्राप्ती. मी पिकवतो पोटाच्या खळणी~ साठी, तरी गळफास उपासमार माझ्याच माथी. अहो शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप मोठा विषय झाला आहे महाराष्ट्रात. आपण पाहू शकतो की, दैनंदिन जीवनात शेतकरी एवढा त~ त्रासून गेलेला आहे की, दर दिवशा~ दिवसाला महाराष्ट्राचं जर आकडा पहिला तर दर दिवसात फक्त महाराष्ट्रामध्येच आपण दहा त~ बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहत असतो. का ते जीवनाला एवढे कंटाळले असतील? कारण शेतकऱ्यांची होणारे हालच एवढे आहेत. आपण आता सध्याची market ची परिस्थिती पाहू शकतो. कोणत्याच पिकाला भाव नसतो. पिकाला जर भाव आला की, शेतकऱ्याकडे तो माल नसतो. आपण आजकाल जे आ~ आजूबाजूचं वातावरण पाहत आहे. अहो, पन्नास हजारवाला सुद्धा पाच रुपयाची मेथीची जोडी घेतो.

अजून वरून शेतकऱ्यांना एवढ्या schemes आणि एवढं~ सरकार करतं शेतकऱ्यांसाठी schemes पण ते खालच्या ground level पर्यंत येत नाही. याचं काय म्हणावं? शेतकरी राजा हा कोलमडत चाललेला आहे. जग कितीही online झालं, तरी भाकरी online मागवू शकत नाही. किंवा कोणतंही application बनवून तो भाकरी तयार करू शकत नाही. त्यासाठी शेतात झिजावंच लागतं. आपला प्रयत्न चालू ठेवतो शेतकरी, पण शेतकऱ्याच्या बाजूने मात्र कोणीच राहत नाही. भिकारचोट हे राजकारणी लोकं, शेतकऱ्याला फक्त एक वोटी~ voter म्हणून use करता, फक्त एक मतदार म्हणून. तुटपुंजी आश्वासनं दरवर्षी देऊन जातात. आणि शेतकऱ्याचा छळ घेतात. दरवर्षी शेतकऱ्याला काही ना काही तुम्हाला पीक कर्ज सूट करू, तुमचा सात-बारा कोरा करू अश्या काही गोष्टी सांगून शेतकऱ्याकडनं मात्र मतं लुटली जातात. आणि एकदाची खुर्चीवर बसली की, तीन तंगडीची मुर्गी खाऊन

दुसरा कोणीही समजू शकत नाही, हे मी माझ्यावरून सांगतो, मी केलेल्या शेतीवरून सांगतो. शेतकऱ्याची व्यथा आपण फक्त बोलू शकतो, पण जी ती~ ground reality इथू~ खूपच वेगळी आहे. आपल्याला वाटतं की, शे~ शेती करणं खूप सोपं आहे. अहो,

तो कामधंदा करायचा. काय सांगणार बरं? light दिली तर ती light टिकत नाही. येजायेजा चालूच असतं. त्यामुळे शेतकऱ्याचे जीवन खूप हालाखीचं झालेलं आहे. शेतकऱ्याची जी आता पुढची पिढी आहे, ती~ तिला असं वाटतं की, दहा हजार रुपयाची नोकरी करावी, पण शेती कधी करू नये.

शेती म्हणजे नामशेष होऊन चाललेली आहे~ नामशेष होऊन चाललेली आहे. आपण शेती करणंच सोडून द्यावं, असं वाटतं. शेतकऱ्यांची मुलं आता नवीन जी पिढीली~ आलेली, त्यांना तर खूपच पासून ते सर्व करू शकतात, त्यांच्यामध्ये कष्ट करण्याची ध्यानात आहे. त्यांना वाटतं की, आम्ही काम करावं, खूप पैसा कमवावा, अह खूप कष्ट ते पाच-पाच, सहा-सहा महिना कष्ट करून खूपच रात्रंदिवस घाम गाळून अतोनात जिवाच्या वेदना, स्वतःच्या जीवावर बेतून ते कामं करता. आणि शेवटी भेटतो तो तुटपुंजा भाव किंवा निसर्गाची मिळालेली न मिळालेली साथ. त्यामुळे उत्पन्नाचा सर्व loss होतो. आपण विचार करू शकता, मोकळ्या आभाळात जो कोणी आपली संपत्ती गहाण ठेवत असेल, कोण आहे जो त्याचा जीव गहाण ठेवतो? एकच तो म्हणजे शे~ माझा शेतकरी राजा. तो मोकळ्या आभाळात बी-बियाणे पेरून आणि घरी~ घरी आलेला असतो. अहो पाऊस येईल का? बियाणे व्यवस्थित उगेल काय? या~ याची काहीही guarantee नसताना माझा शेतकरी हा फक्त देवाच्या आणि निसर्गाच्या भरवश्यावर एवढं सर्व सोडून येतो. त्याचा सर्व मोकळ्यावर संसार आहे. business वाल्यांना वाटतं, business मध्ये दहा टक्के loss वीस टक्के loss अहो माझ्या शेतकऱ्याला शंभर-शंभर टक्केसुद्धा loss होतो.

ह्यांच्यामुळे आपणांत नुकसान होतं. नुकसान होतं त~ होतं, तो जसातसा पडून नुकसानीतून बाहेर निघतो. आणि जो पुढच्या वर्षी अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो सावकाराकडनं कर्ज वगैरे घेऊन. आणि परत चांगलं पीक आलं की, सरकार त्या गोष्टींचे भाव पाडते. सरकार प्रत्येक गोष्टीत middle class middle class अहो, मग शेतकरीला जगू द्यायचंय की नाही? त्याच्याकडनं कित्येक वर्ष तुम्ही फुकट खाणार? म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने स~ साहेबाचा पोरगा साहेब हो आणि माझा शेतकऱ्याचा मुलाला स्वतःच्या घरात fee भरायला सुद्धा पैशे नसता. यात~ या जगात फक्त शेतकऱ्याचंच काही चुकलंय का? जगात जाऊ द्या, बाहेरच्या देशांमध्ये खूप चांगली परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना खूप वाव मिळते, त्यांच्या गोष्टींना भाव असतो. सर्व काही मिस~ मिळतं. जग~ जगातल्या शेतकऱ्यांच्या हातात त्यांचा शेतीमालाचा भाव ते स्वतः ठरवता. आणि आपल्या इथं मात्र आपला जो शेतकरी रात्रंदिवस राबतो, त्याचा माल ते धेडपोटे अह राजकारणी किंवा व्यापारी हे अशे लोकं ठरवता. हे काय भाव देतील? ह्यांना फुकट खायची सवय झालेली आहे. हे फुकटच खातील. शेतकऱ्याचा वेदना जर कोणी समजल्या नसतील व समजून घेणार नसेल या देशावर, त~ या देशाला पण श्रीलंका आन पाकिस्तानसारखी भूकमारीची वेळ यायसाठी time नाही लागणार. कारण अहोरात्र कष्ट करूनसुद्धा काही भेटत नाही. त्यामुळं शेतकरी हा शेती सोडू लागलेला आहे. त्याला वाटतं की, काहीही दुसरं काम करावं. अरे, पंधरा-पंधरा, वीस-वीस एकरांचे मालकांच्या

एवढं असं मला वाटतं. धन्यवाद. राज्यपाल त्याचे जे कार्य आहे, तेसुद्धा राष्ट्रपतीच्या मर्जीने करतो. आणि राष्ट्रपती त्याला पदावरून दूर सुद्धा करतो. तर मित्रांनो, आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणि राज्यपाल, यांना व्यवस्थित अभ्यासलेलं आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने जर बघितलं. तर उपराष्ट्रपतीसाठी एवढी information आपल्याला माहित असणं sufficient आहे. आता आपल्याला राष्ट्रपती आणि राज्यपालाची जी काही कार्य आहेत. ती compare करून अभ्यासाची आहे. तर मित्रांनो, आता आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची जी कार्य आहे. त्यांच्यामधील जो difference आहे. तो अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रपती आणि राज्यपाल, यांच्यातील इतर जो फरक आहे, तोसुद्धा आपण येथे अभ्यासणार आहोत. तर त्यांचे काही अधिकार आहेत. तर त्यातील पहिला अधिकारे, दयेचा अधिकार. दयेचा अधिकार म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने जर गुन्हा केला, तर त्याला दया करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालाला आहे. आता राष्ट्रपतीला हा अधिकार, कलम बहात्तर नुसार आहे. तर राज्यपालाला हा अधिकार कलम एकशे एकसष्ट नुसार आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीला हा अधिकार, संघ कायदेविरोधी करण्यात आलेल्या गुन्ह्यास, हा अधिकार प्राप्त आहे. आणि राज्यपालाला हा अधिकार, राज्य कायदेविरोधी केलेल्या गुन्ह्यास, प्राप्त आहे. त्याच्यातली~ याच्यातला main difference काये? याच्यातला main फरक काय आहे? तर यांच्यातला main फरक असा आहे कि राष्ट्रपतीला जी क्षमदानाचा किंवा दयेचा अधिकार आहे. तर लष्करी न्यायालयाने जर शिक्षा दिली, तर त्या विरोधात सुद्धा आहे. लष्करी न्यायालयाने एखादी शिक्षा दिली. तर त्या व्यक्तीला सुद्धा राष्ट्रपती काय करू शकतो? क्षमा करू शकतो. त्याचबरोबर एख्याद्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा दिली, तर त्याला सुद्धा राष्ट्रपती काय करू शकतो? क्षमा करू शकतो. पण हा अधिकार राज्यपालाला प्राप्त नाही. राज्यपालाला लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरुद्ध दयेचा अधिकार नाही.

तिला फक्त निलंबित, म्हणजे काही काळासाठी hold वर ठेऊ शकतो. तिथे म्हणजे राज्य कायद्याविरोधात, राज्य कायद्यामध्ये जर मृत्यू दंडाची शिक्षा असेल, तर त्या शिक्षेला सुद्धा दया करण्याचा, त्या क्षमा करण्याचा अधिकार, राष्ट्रपतीलाच आहे. तर main difference कळाला असेल तुम्हाला. दयेच्या अधिकारामध्ये, काय लक्षात ठेवायचं? कलम लक्षात ठेवायचं. कलम बहात्तर, कलम एकशे एकसष्ट. इथे फक्त लष्करी जी शिक्षा आहे, तिला राष्ट्रपती क्षमा करू शकतो. त्याचबरोबर मृत्यू दंडाची शिक्षेला राष्ट्रपती क्षमा करू शकतो. आणि हे जो राज्यपाल आहे. तो मृत्यू दंडाच्या शिक्षेला क्षमा न करता निलंबित करू शकतो. आणि लष्करी न्यायालय, लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात, क्षमादानाचा अधिकार, राज्यपालाला प्राप्त नाही. त्यानंतर आपला पुढील अधिकारे, आद्य देशाचा अधिकार, त्याला आपण वटहुकूम म्हणतो. किंवा इंग्रजीमध्ये याला आपण ordinance म्हणतो. हा अधिकार राष्ट्रपतीला कलम एकशे तेवीस नुसारे. बघा, सोपं कलमे, एक, दोन, तीन. कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपतीलाय. आणि बरोबर नव्वद कलमं यातून minus केले. तर कलम दोनशे तेरा नुसार, राज्यपालाला आहे. कलम दोनशे तेरा, राज्यपाल. कलम एकशे तेवीस, राष्ट्रपती. आता ordinance किंवा आद्यदेश किंवा वटहुकूम म्हणजे नेमकं काय? तर, जेव्हा आपण कायदा बनत असतो. आपण कायदा कधी बनत असतो?

तर मग तेव्हाच, कायदा बनवण्याची जी process हे, ती चालू असते. पण जेव्हा अधिवेशनचं सुरु नसेल, मग आता काय? तर तेव्हा केंद्र सरकारच्या बाबतीत, राष्ट्रपतीला ordinance काढण्याचा अधिकार असतो. आद्यदेश काढण्याचा अधिकार असतो. आणि ह्या आद्यदेशालाच संसदेने बनवलेल्या कायद्याचा दर्जा, प्राप्त असतो. त्याचप्रमाणे, राज्यपालाला राज्य विधिमंडळ जेव्हा अधिवेशनात नसते, तेव्हा राज्यपालाला, आद्यदेश काढण्याचा अधिकार असतो. आणि या आद्यदेशालाच राज्य कायद्याचा जो अधिकारे, राज्य विधिमंडळाने बनवलेल्या कायद्याचा जो दर्जाय, तो प्राप्त असतो. आता, या कायद्याचा किंवा या वटहुकूमाचा, किंवा, या ordinance चा जो काळे, तो किती असतो? तर मित्रांनो, दोन अधिवेशनामधील जो जास्तीत जास्त कालखंड असतो. तो सहा महिन्याचा असतो. दोन अधिवेशनामधील जास्तीत जास्त कालखंड किती असतो? सहा महिन्याचा असतो. आणि, अधिवेशन सुरु झाल्यानंतर या वटहुकूम किंवा आद्यदेशाला, सहा आठवड्याच्या आत मंजुरी द्यावी लागते. म्हणजेच, या वटहुकूमाचा किंवा आद्यदेशाचा maximum कालखंड कितीय? सहा महिने, सहा आठवडे. दोन्हीकडे पण same ए. किती? राज्यपालाने काढलेले आद्यदेश आणि राष्ट्रपतीने काढलेले आद्यदेशाला, आद्यदेशाचा maximum कालखंड कितीय? सहा महिने, सहा आठवडे दोन्हीकडे पण same. यांनतर आपला पुढील अधिकार आहे, नकार अधिकार. आता नकार अधिकार समजून घेण्याआधी, मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. त्या पहिले तुम्ही समजून घ्या. आपल्याला पहिले कायदा बनवण्याची process लक्षात घ्यावी लागंल. आपला कायदा कसा तयार होतो? तर कायदा बनवण्यासाठी सुरवातीला एका सभागृहात प्रस्ताव मांडला जातो. समजून घ्या, आपण केंद्र सरकारचं जर example घेतलं. तर राज्यसभा किंवा लोकसभेत प्रथम प्रस्ताव मांडला जातो. तो प्रस्ताव मग संमत होऊन किंवा पारित होऊन दुसऱ्या सभागृहात जातो. दुसऱ्या सभागृहाने त्याला पारित केल्यानंतर तो राष्ट्रपतीकडे येतो. राष्ट्रप्र~ राष्ट्रपतीकडे तो आल्यांनतर, राष्ट्रपती समोर काही option असतात. राष्ट्रपती ते प्रस्तावाला संमती देऊ शकतात. राष्ट्रपतीने जर संमती दिली, तर त्याचे रूपांतर कशात होते? कायद्यात होते. कशात होते? त्या प्रस्तावाचे रूपांतर कायद्यात होते. संमती राखून ठेवली तर मंग तो, तो जो प्रस्तावे तो hold वर राहतो. आणि त्यानंतर पुनर्विचारासाठी पाठवल, राष्ट्रपतीने काय केलं? त्याला पुनर्विचारासाठी म्हणजे त्या सभागृहाकडे पुनर्विचारासाठी पाठिवलं. आणि त्या पुनर्विचार करून त्या सभागृहांनी परत जर राष्ट्रपतीकडे पाठवलं, त राष्ट्रपतीला त्याला संमती द्यावीच लागते. म्हणजे काय होतं? त्याच कायद्यात रूपांतर होतं. तर मित्रांनो, अशी हि कायदा pass करण्याची process आहे. आता नकार अधिकार काये? जर राष्ट्रपतीचा किंवा राज्यपालाचा, तो जो कायदा बनवण्याचा प्रस्तावे, राज्यसभा, आणि लोकसभेकडून आलेला, किंवा विधानसभा किंवा विधानपरिषदेकडून आलेला, तर त्याला नकार देण्याचा, म्हणजे स्वतः कडे आल्यानंतर, त्याला नकार देण्याचा जो अधिकारे, त्याला नकार अधिकार म्हंटला जाते. तर मित्रांनो, तुम्ही confuse नका होऊ. आपली कायदा बनवण्याची जी process असते, ती कशी असते? एक सभागृहानंतर दुसरे सभागृह आणि नंतर म राष्ट्रपती किंवा म राज्यपालाकडे तो प्रस्ताव येत असतो. अन मंग राष्ट्रपतीकडून किंवा राज्यपालाकडून त्याच कायद्यात रुपांतर होत असतं. पण त्याला जर, राष्ट्रपती किंवा राज्यपालाने जर नकार दिला, तर त्या अधिकाराला राष्ट्रपती किंवा राज्यपालाचा नकार अधिकार म्हंटले जाते. आता या नकार अधिकाराचे सुद्धा खूप सारे प्रकारे. काय? या नकार अधिकाराचे सुद्धा, खूप सारे प्रकारे.

तर राष्ट्रपतीने इथं काय केलं? संमती direct नाकारली. म्हणजे, इथं काय झालं? पूर्ण नकार दिला. हा झाला शुद्ध किंवा पूर्ण नकार अधिकार. याला काय म्हंटल जाईल? शुद्ध किंवा पूर्ण नकार अधिकार. त्यानंतर दुसरा नकार अधिकार आहे, pocket नकार अधिकार. Pocket नकार अधिकार म्हणजे काय? राष्ट्रपतीकडे bill आलं. पण राष्ट्रपतीने काही न करता, त्याला तसच पडून दिलं. म्हणजे राष्ट्रपतीने काय केलं? ते bill आपल्या pocket मध्ये ठेवलं. याला काय म्हंटल जातं? Pocket नकार अधिकार, असं म्हंटल जातं. त्यानंतर, तिसरा नकार अधिकार आहे, निलंबनात्मक नकार अधिकार. पण हा सांगण्याआधी मी तुम्हाला हे, pocket नकार अधिकाराचं अजून एक वैशिष्ट्य सांगतो. असं म्हंटल जातं कि, भारतीय राष्ट्र्पतीच जे pocket ए. ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या pocket पेक्षा मोठंय. कारण, भारतामध्ये, भारतीय राष्ट्रपती, कितीही दिवस, हा~ एखाद bill waiting वर तसच ठेऊ शकतात. पण अमेरिकेमध्ये, विशिष्ट काळानंतर, ते pass करावंच लागतं. ते जास्त वेळ अमेरिकेच्या राष्ट्रपतीला स्वतःच्या pocket मध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे असं म्हंटल जातं कि, भारतीय राष्ट्र्पतीचं pocket हे american राष्ट्रपतीपेक्षा मोठंय. आता यानंतर निलंबनात्मक नकार अधिकार म्हणजे काय? तर आता, हा नकार अधिकार कसाय? राष्ट्रपतीकडं एखाद विधेयक आलं, राष्ट्रपतीने काय केलं? ते विधेयक आल्यानंतर राष्ट्र्पतीने काय केलं? त्याला पुनर्विचारासाठी पाठवलं. आपण हे बघितलं. तिसरं option. त्याला पुनर्विचारासाठी पाठवलं. मंग त्याला पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर, जे सभागृहय, ते सभागृहाने काय केलं?

साधं बहुमत. राष्ट्रपतीने ते जर विधेयक परत पाठवलं, तर त्याला साध्या बहुमतानी, त्या सभागृहानीच अं संमत करून पाठवलं. तर राष्ट्रपतीला त्याला संमती द्यावीच लागते. याला म्हंटल जातं निलंबनात्मक नकार अधिकार. त्यानंतर गुणात्मक नकार अधिकार म्हणजे काय? राष्ट्रपतीकडे एखाद विधेयक आलं. राष्ट्रपतीने परत पुनर्विचार करण्यासाठी ते सभागृहाकड पाठवलं. आणि त्या सभागृहाने, बहुमताने,

आता आपण लक्षात घेतलं. गुणात्मक मध्ये काये? विशेष बहुमत. इथं ज~ लक्षात घ्या, विशेष बहुमत. तर इ~ या दोन्हीमध्ये फरक काये? राष्ट्रपतीला दोन्हीकडे संमती द्यावीच लागते. पण निलंबनात्मक, मध्ये साधं बहुमताने जरी पाठवलं, तरी संमती द्यावी लागते. आणि गुणात्मकमध्ये विशेष बहुमतानेच पाठवावं लागतं. म्हणजे सभागृहाने काय करायचं? विशेष बहुमतानेच पारित करून राष्ट्रपतीकडे पाठवायचं. आणि म राष्ट्रपती तेव्हा त्याला संमती देईल. तर या दोन्हींमधील जर फरक लक्षात आला असेल, त भारतीय राष्ट्रपतीला हा अधिकार आहे. निलंबनात्मक. आणि american राष्ट्रपतीला हा अधिकार आहे, गुणात्मक. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रपतीने जर एखाद विधेयक, पुनर्विचारासाठी पाठवलं, तर त्याला विशेष बहुमतानेच पारित करावं लागतं. नाहीतर म राष्ट्रपती कितीही वेळा ते पुनर्विचारासाठी पाठवू शकतो. किंवा ते रद्द करू शकतो. पण आपल्याकडं कसंय? आपल्याकडं जर राष्ट्र~ आपल्या राष्ट्रपतीकडे एकदा विधेयक आलं, त आपला राष्ट्रपती काय करेल? ते पुनर्विचारसाठी पाठवेल. अन ते पुनर्विचार करून, पुनर्विचारासाठी पाठवल्यानंतर, जर लोकसभा अन राज्यसभेने, सध्या बहुमताने जर पाठवलं, राष्ट्रपतीकडं. त राष्ट्रपतीला संमती द्यावीच लागते. तर हा main difference होता. परीक्षेमध्ये या घटकावर खूप सारे प्रश्न येऊन गेलेलेय. तुम्हाला या दोन्हींमध्ये confuse नाई झालं पाहिजे. Same राज्यपालालाचे. फक्त विधेयक पारित करतानी, एक difference ए, राज्यपालामध्ये आणि राष्ट्रपतीमध्ये. तो म्हणजे काय? राज्यपालाकडे चार option असतात. आता राष्ट्रपतीला जस, राष्ट्रपती एखाद्या विधायकला संमती देऊ शकतात. किंवा संमती राखून ठेऊ शकतात. किंवा पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. तसंच, राज्यपालाकडे एक extra option ए. राज्यपाल काय करू शकतो? ते विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेऊ शकतो. राज्यपाल काय करू शकतो? त्याव्यतिरिक्त ते विधेयक काय करू शकतो? राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेऊ शकतो. हा एक, यामधील फरके. त्याचबरोबर, जर धन विधेयक, धन विधेयक जर राष्ट्रपतीकडे आलं, तर राष्ट्रपतीकडं दोनच option असतात. एक म्हणजे त्याला संमती देणे. दुसरं म्हणजे रोखून ठेवणे. राष्ट्रपती धन विधेयक परत सभागृहाकडे पाठवू शकत नाही. हि गोष्ट लक्षात घ्या. अन रा~ रा~ राज्यपालाकडे जर धन विधेयक आलं,

यांनतर आपण, राष्ट्रपती कोणकोणत्या, अं लोकांशी म्हणजे कोणकोणत्या व्यक्तींशी, कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक करतो, हे आपण बघू. आणि राज्यपाल कोणकोणत्या अधिकाऱ्यांची नेमणूक करतो हे आपण बघू. तर राष्ट्रपती, निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात, त्यांची नेम~ नेमणूक करतो. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त. त्याचबरोबर UPSC जे अध्यक्ष अन सदस्य असतात. त्यांची नेमणूक करतो, राष्ट्रपती. त्याचबरोबर, वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक, राज्यपालाची नेमणूक, महालेखापालांची नेमणूक, महालेखा परीक्षकांची नेमणूक, त्याचबरोबर पंतप्रधान आणि पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची नेमणूक. त्याचबरोबर राज्यसभेवर बारा सदस्यांची नेमणुक, लोकसभेवर पूर्वी दोन सदस्यांची नेमणूक केली जात होती. Sorry इथं एकच लिहिलेलं होतं. तर दोन सदस्यांची नेमणूक. त्याचबरोबर सर्वोच्च, उच्च न्यायालयाच्या, न्यायाधीशांची नेमणूक. इथे लक्षात घ्या. उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक को~ कोण करतं? राष्ट्रपती करतो. राज्यपाल करत नाही. यानंतर केंद्र व राज्य, प्रशासकीय लवाज्याचे जे अध्यक्ष असतात. इथं पण राज्य प्रशासकीय लवजाचा जो अध्यक्षय, त्याची नेमणुक कोण करतो? SAT च्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतो? राष्ट्रपती करतो. त्यानंतर स्थल सेना, airforce, Airforce, navy आणि जी आपले भूदल सेना आहे. तिची नेमणूक कोण करतं? तर तिची नेमणूक, म्हणजे तिच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्र्पतीच करत असतो. यानंतर आपण, राज्यपाल बघू कोणाची नेमणूक करतो. तर राज्यपाल, राज्य निवडणूक आयुक्त जे असतात, त्यांची नेमणूक करतो. त्याचबरोबर MPSC चे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करतो. त्याचबरोबर राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक, महाधिवक्त्याची नेमणूक, मुख्यमंत्र्यांची नेमणूक, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक. त्याचबरोबर, विधानसभा परिषदेवर एकशे सहा सदस्यांची नेमणूक, नामनिर्देशित करतो तो. त्याचबरोबर, विधानसभेवर एक सदस्य, पूर्वी करत होता. अँग्लो इंडिया सदस्यांची नेमणूक, त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधीशांची, नेमणूक राज्यपाल करतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे, आपण व्यवस्थितपणे राष्ट्रपती आणि राज्यपाल, त्याचबरोबर उपराष्ट्रपतीला सुद्धा, Cover केलेलं आहे. यानंतर आपल्याला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण पंतप्रधान व त्याच मंत्रिमंडळ, अन मुख्यमंत्री व त्याच मंत्रिमंडळ, याविषयी जाणून घेणार आहोत. सुरवातीला आपण, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचं compare करून अभ्यास करणार आहोत. आणि नंतर मग आपण मंत्रिमंडळ या topic वर येणार आहोत. तर मित्रांनो, पंतप्रधान, पंतप्रधान हा, केंद्र सरकारचा म्हणजे, केंद्र स्तरावर जे सरकार असतं, तेथील शासन प्रमुख असतो. तर मुख्यमंत्री राज्य स्तरावरील जो, राज्य स्तरावरील जो शासन असंत, तेथील शासन प्रमुख कोण असतो? मुख्यमंयत्री असतो. त यानंतर पंतप्रधान विषयी असलेले महत्वाचे जे कलमंये, त्यांचा अभ्यास करू. तर, कलम चौर्यात्तर, कलम चौर्यात्तर काये? राष्ट्रपती सहाय्य्य व सल्ला देण्यासाठी, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. का~ कोणाला सहाय्य्य व सल्ला देण्यासाठी? राष्ट्रपतीला सहाय्य्य व सल्ला देण्यासाठी, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. कलम चौर्यत्तर मध्ये सांगितलेलंय. कलम पंच्यात्तर मध्ये काय सांगितलं? राष्ट्रपती, पंतप्रधानांची नियुक्ती करतील. राष्ट्रपती, पंतप्रधानांची नियुक्ती करतील. आणि पंतप्रधान, जे इतर मंत्री आहेत. तर हे पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपती इतर मंत्र्यांचीसुद्धा नियुक्ती करतील. राष्ट्रपती पहिल्यांदा पंतप्रधानांची नियुक्ती करतील. अन मंग पंतप्रधानाच्या सल्ल्याने, इतर मंत्र्यांची, राष्ट्रपती नियुक्ती करतील. असं कलम पंच्यात्तर मध्ये सांगण्यात आलेलय. त्याचबरोबर, पंतप्रधान हे भारतामध्ये, कोणत्याही सभागृहाचे असू शकतात. ब्रिटनमध्ये ते फक्त कनिष्ठ सभागृह, म्हणजे आपलं कनिष्ठ सभागृह कोणतय? लोकसभा. तर ते ब्रिटनमध्ये तशी लोकसभेचेच असू शकत होते. पण भारतामध्ये ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य असतात. आणि ते कोणत्याही सभागृहाचे नसले तरी चालेल. फक्त त्यांनी सहा महिन्याच्या आत एक त लोकसभेच सदस्यत्व मिळवायला पाहिजे. किंवा राज्य सभेचं सदस्यत्व मिळवायला पाहिजे. यानंतर पंतप्रधानाना शपथ कोण देतं? त पंतप्रधानांना शपथ देतात, राष्ट्र्पती. कोण देतं पंतप्रधानांना शपथ, राष्ट्र्पती. त्याचबरोबर, परत पंतप्रधानांचा पदावधी किती असतो? म्हणजे कालावधी किती असतो? राष्ट्रपतीच्या मर्जी, राष्ट्रपतीची जोपर्यंत मर्जी असेल, तोपर्यंत पंतप्रधानांचा कालावधी असतो. तर इत्यादी गोष्टी तुम्हाला पंतप्रधानाविषयी लक्षात ठेवायच्या, आहे. घटनेने पंतप्रधानांचा कालावधी निश्चित केलेला नाही. आता आपण मुख्यमंत्र्याविषयी जाणून घेऊ. तर मुख्यमंत्र्याविषयी महत्वाचा कलम आहे. कलम एकशे त्रेसष्ट. आता कलम एकशे त्रेसष्टमध्ये same गोष्टीय ज्या कलम चौर्यात्तर मध्येय. फक्त राष्ट्रपती ऐवजी राज्यपाल नाव जोडायचंय. आणि पंतप्रधानाऐवजी मुख्यमंत्री नाव जोडायचंय. तर मग कलम एकशे त्रेसष्ट काये? राज्यपालास सहाय्य्य व सल्ला देण्यासाठी, मुख्य मंत्र्याच्या नेतृत्वाखाली, एक मंत्रिमंडळ असेल. कोणाच्या नेतृत्वाखाली? मुख्य मंत्र्याच्या नेतृत्वाखाली, एक मंत्रिमंडळ असेल, कलम एकशे त्रेसष्ट मध्ये सांगितलेलंय. आणि इथं चौर्यात्तर मध्ये सांगितलेलंय. त्यानंतर, इथं जे कलम पंच्यात्तरे, same इथं एकशे चौसष्टे. कलम एकशे चौसष्टे. आता इथं आपण एकशे~ कलम पंच्यात्तर मध्ये काय बघितलं होतं? कि राष्ट्रपती पंतप्रधांनाची नियुक्ती करतील.

मुख्यमंत्री हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य असले त चालतात. आणि सदस्य नसले तरीपण चालतात. फक्त सहा महिन्याच्या आत, त्यांनी एखाद्या सभागृहाचं सदस्यत्व घेतलं पाहिजे. आपल्याकडं ताजं उदाहरणे, उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीय हे आपल्या सर्वांनाच माहितीय. त्याचबरोबर आपण पंतप्रधानांना शपथ राष्ट्रपती देतात. मुख्यमंत्र्यांना शपथ राज्यपाल देतात.

कलम पंच्यात्तरमध्ये, आणि कलम चौसष्ट मध्ये एकच तरतूद दिलेलीय. जी आपल्याला लक्षात ठेवायचीय. कलम पंच्यात्तरमध्ये काय दिलेलंय? कि मंत्री~ मंत्री जे असतात, ते वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात. कलम पंच्यात्तरानुसार. कलम पंच्यात्तरानुसार मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला? राष्ट्रपतीला जबाबदार असतात. कलम पंच्यात्तरानुसार. तर कलम एकशे चौसष्ट नुसार मंत्री, म्हणजे जे राज्यातले मंत्रीय ते, वैयक्तिक कोणाला जबाबदार असतील? तर राज्यपालाला जबाबदार असतील. वैयक्तिक ते कोणाला जबाबदार असतील? राज्यपालाला जबाबदार असतील. पण, कलम पंच्यात्तरनुसार मंत्री हे सामुदायिकरित्या म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळ,

विधानसभेला जबाबदार असेल. यानंतर अजून एक गोष्ट, मंत्रिमंडळ काय करेल? मंत्रिमंडळ, आता हे जे मंत्रिमंडळे, ते काय करणार? सल्ला देणार. ते सल्ला कुणाला देणार? तर एखाद कार्य करायचीय, केंद्र स्तरावर एखाद कार्य करायचंय. तर मंत्रिमंडळ काय करणार? कोणाला सल्ला देणार? राष्ट्रपतीला सल्ला देणार. मंत्रिमंडळ काय करणार? केंद्र स्तरावर राष्ट्रपतीला सल्ला देणारं एखाद कार्य करण्यासाठी. आणि राज्य स्तरावरती कोणाला सल्ला देणार? त राज्यपालाला सल्ला देणार. आता हा सल्ला काय होता, याची विचारपूस कोणत्याही न्यायालयात करता येणार नाही.

मात्र मंत्री मंडळाने नंतर फेरविचार करून सल्ला दिला, तर राष्ट्रपतीला तो एकावाच लागतो. आणि हि तरतूद बेचाळीसवी घटना दुरुस्ती, म्हणजे जी पुनर्विचार करण्यासाठी पाठवायची जी तरतुदे, ती बेचाळिसवी घटना दुरुस्ती एकोणविशे शहात्तरनुसार, जाहीर करण्यात आलेलीय. Same कोणाचं~ कोणाविषयी? राज्यपाल आणि जे मंत्रिमंडळचा सल्लाय same हि process राष्ट्रपतीप्रमाणेच आहे. सुरवातीला काय होईल? मंत्रिमंडळ राज्यपालाला सल्ला देईल. राज्यपालाला जर तो नाही पटला त, राज्यपाल त्यावर परत फेर विचार करण्यासाठी तो मंत्रिमंडळाला पाठवेल. मंत्रिमंडळ परत तो राज्यपालाकडे send करेल. मंग राज्यपालाला, मंत्री मंडळाच्या सल्ल्यानुसारच कामं करावे लागतील. तर हि अशी काही process ए. त्यानंतर आपल्याला, अजून काही पंतप्रधानांचे कार्य आणि मुख्य मंत्र्यांचे कार्य बघायचे आहे. तर पंतप्रधानांची इतर कार्य काये? तर इतर मंत्री पंतप्रधानांच्या सल्ल्याने नियुक्त होतील. इकडपण same ए. इतर मंत्री मुख्य मंत्र्यांच्या सल्ल्याने, नियुक्त होणार. त्यानंतर, यांची नियुक्ती कोण करते? त राष्ट्रपती करतो. केंद्रीय मंत्र्यांची राज्यपाल करतो, राज्यमंत्र्यांची. थोडं confusion होत असेल तर व्यवस्थित बघा. मी परत सांगतो. इकडे काये कि इथं, राष्ट्रपती इतर मंत्री~ इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, पंतप्रधानांच्या सल्ल्याने. आणि इथं, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने काय करतो राज्यपाल? इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. त्याचबरोबर, आता पंतप्रधानांनी जर राजीनामा दिला तर तो पूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा गणला जातो.

यामधील दुवा म्हणून जो पंतप्रधान आहे तो कार्य करत असतो. आणि यांच्या दोघातील, जो संबंध आहे तो भारतीय राज्य घटनेच्या कलम अठ्ठयात्तर मध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, हा राज्यपाल आणि राज्य मंत्री मंडळालामधील दुवा म्हणून कार्य करत असतो. आणि यांच्यामधील जो संबंध आहे, तो कलम एकशे सदुसष्ट मध्ये देण्यात आलेलाय. बरोबर चार कलमांचा difference बघा. पंच्यात्तर नंतर शह्यात्तर, सत्त्यात्तर, अठ्ठयात्तर, तीन कलमांचा difference sorry. आणि इथपण चौसष्ट नंतर पासष्ट, सहासष्ट, सदुसष्ट. तर, इकडं कलम अठ्ठयात्तर लक्षात ठेवायचं. तिकडे कलम एकशे सदुसष्ट लक्षात ठेवायचं. मागील एका paper मध्ये असा प्रश्न विचारला होता. कि राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांचा संबंध कोणकोणत्या कलमांमध्ये येतो? तर कलम चौर्यात्तर मध्ये येतो, कलम पंच्यात्तर मध्ये येतो आणि कलम अठ्ठयात्तर मध्ये येतो. आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालाचा संबंध कोणकोणत्या कलमांमध्ये येतो? कलम एकशे त्रेसष्ट, एकशे चौसष्ट आणि एकशे सदुसष्ट मध्ये येतो. आता यानंतर, अजून काही गोष्टी बघुयात. त पंतप्रधान कोणत्या म्हणजे काही अं जे संस्था आहेत, त्यांचे अध्यक्ष म्हणून कार्य करतात? तर त्या संस्था कोणत्यायेत?

त्याचबरोबर, सदस्य म्हणून सुद्धा कार्य करतात. तर अशा संस्था कोणत्यायेत? तर मुख्यमंत्री राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. त्याचबरोबर, विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष असतात.

त्यानंतर आपण परत मंत्रिमंडळाकडे येऊ. मंत्रिमंडळाविषयी अजून काही गोष्टी जाणून घेऊ. तर मंत्र्यांची जी संख्याय, ती लोकसभेच्या, आपण लोकसभेविषयी जर बघितलं. म्हणजे केंद्र सरकारविषयी बघितलं. केंद्रीय मंत्रिमंडळाची जी संख्याय, ती लोकसभेच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असली पाहिजे. आणि राज्य सरकारविषयी जर बघितलं, तर राज्य मंत्रिमंडळाची कमीत कमी संख्या बारा पाहिजे. आणि जास्तीत जास्त संख्या, विधानसभेच्या पंधरा टक्के इतकी पाहिजे. तर इथं एक कमीत कमी हा point add करण्यात आलेलाय, राज्य मंत्रिमंडळाविषयी. इथं तो point add करण्यात आलेला नाही. यानंतर, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, कोण काम करतं? मंत्री काम करत असतो. आणि इथं राज्यपालाची मंत्री~ अं मर्जी असेपर्यंत इथे राज्यमंत्री कार्य करत असतात. त्याचबरोबर, आपण मंत्रीमंडळाची रचना बघितली. तर तीन प्रकार एक अर्थय ते. एक cabinet मंत्री, दुसरा राज्य मंत्री आणि तिसरा उप~ उप मंत्री. मुख्य जे मंत्री असतात ते, cabinet मंत्री असतात. त्यांना सहाय्य्य आणि सल्ला देण्यासाठी राज्य मंत्री असतात. नि या दोघांनाही सहाय्य्य व सल्ला देण्यासाठी उपमंत्री असतात. आणि इकडं हे same system असतं. तर मित्रांनो, आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. यानंतर आपण, महालेखापाल आणि महाअधिव्यक्तायांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला भारताचे महान्यायवादी, त्याचबरोबर राज्याचे जो महाअधिव्यक्ता असतो,

त्यांच्याविषयी भारतीय राज्य घटनेतील कलम शह्यात्तर मध्ये तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. आणि हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. त्याचबरोबर यांची नेमणुक भारताचे राष्ट्रपती करतात. आणि यांना महान्यायवादी होण्यासाठी पात्रता काय असावी लागते? तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायाधीशांना जी पात्रता असते, ती त्यांना असावी लागते. त्याचबरोबर, त्यांचा पदावधी कितीय? तर यांचा पदावधी घटनेत दिलेल नाही. त्यामुळं हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कार्य करतात. आणि यांना पगार अन भत्तेसुद्धा राष्ट्रपतींनी ठरवल्याप्रमाणे मिळतात. तर तुम्हाला इत्यादी गोष्टी समजल्या असतील. आता आपण यांचे अधिकार, कार्य आणि मर्यादा अभ्यासणार आहोत. आता यांचे अधिकार काय आहेत? तर राज्य क्षेत्रातील म्हणजे भारताचे जे राज्यक्षेत्रय, त्यामध्ये सर्व न्यायालयात त्यांना सुनावणी करण्याचा अधिकारे. त्याचबरोबर, जे आपले राज्यसभा आणी लोकसभा आहे. तर या सभागृहामध्ये, त्याचबरोबर या सभागृहाच्या समितीमध्ये, त्याचबरोबर या सभागृहाच्या संयुक्त बैठकीमध्ये भाग घेण्याचा, बोलण्याचा यांना हक्क आहे. पण यांना येथे मतदानाचा हक्क नाही. त्यानंतर, संसद सदस्याप्रमाणे विशेष अधिकारसुद्धा यांना प्राप्त होतात. संसदेच्या सदस्याप्रमाणे त्यांना विशेष अधिकार प्राप्त होतात. त्याचबरोबर आता यांचे कार्यकाळ हे. ते आपण बघू. तर ते भारत सरकारचे प्रतीनिधी म्हणून कार्य करतात. कुठे कार्य करतात? सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात. त्याचबरोबर, राष्ट्रपती काय करतो? कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत, सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेतो. तर त्यामध्ये सुद्धा जे महान्यायवादी आहेत, हे काय करतात? भारत सरकारचा प्रतिनिधी, म्हणून तेथे कार्य करतात. त्याचबरोबर राष्ट्रपती, महान्यायवाद्याकडे इतर कार्य सुद्धा सोपवत असतो. आता यानंतर, यांच्यावर काय मर्यादाय, त्या आपण बघू. तर यांच्यावर काय-काय मर्यादाय? तर भारत सरकारविरुद्ध,

तसेच ते भारत सरकारच्या संमतीविना कोणत्याही company मध्ये किंवा मंडळामध्ये, संचालक म्हणून कार्य करत नाही. तर मित्रांनो, हे महान्यायवाद्याबद्दल आपण व्यवस्थितपणे जाणून घेतलं. आता आपल्याला महाधिवक्त्यांबद्दल व्यवस्थितपणे जाणून घायच आहे. आता महाधिवक्त्यांच जे कलम आहे. ते एकशे पासष्ट आहे. आपण बग~ बघितलं महान्यायवाद्याचा कलम शह्यात्तर होतं. महाधिवक्त्यांच एकशे पासष्ट आहे. त्याचबरोबर, हे काय करतात? राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. हे केंद्र सरकारचे म्हणजे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. तर महाधिवक्ता राज्य सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. त्याचबरोबर, यांची नेमणूक राज्यपाल करतात. यांना, पात्रता काय आहे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून निवडून येण्यासाठी जी पात्रता असते, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून ते न्यायाधीशाला नेमण्याची जी पात्रता असते, तीच यांच्या अंगी असायला हवी. त्याचबरोबर यांचा कालखंड कितीय, यांचा पदावधी कितीय? तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. त्याचबरोबर, यांचे महाधिवक्त्यांचे पगार आणि भत्ते कोण ठरवतं? राज्यपाल ठरवतो.

इथं भारत असला कि इथं फक्त राज्य घ्यायचं. जिथं राष्ट्रपती असला कि इथं फक्त राज्यपाल घ्यायचं. इथं सर्वोच्च न्यायालय असलं कि इथं फक्त उच्च नाय्यलाय घ्यायचं. फरक एवढाचे. यानंतर अधिकार पण same चे. अधिकार काये? राज्य क्षेत्रातील. आता तिथं राज्यक्षेत्र या संकल्पनेमध्ये आपण जर महाराष्ट्र राज्य घेतलं. तर महाराष्ट्राचं जेवढं क्षेत्रफळे, तर ते झालं राज्यक्षेत्र. तर या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालय जे आहे, आता महाराष्ट्राचं उच्च न्यायालय, त्यानंतर त्यांची खंडपीठे, त्यानंतर त्याची इतर जी न्यायालये तर या सर्व न्यायालयामध्ये सुनावणी करण्याचा अधिकार कोणाला असेल? महाधिवक्त्याला असेल. यानंतर यांचा पुढील अधिकार आहे, कि महाराष्ट्र शासनाचं जे विधानसभा आहे. त्याचबरोबर विधानपरिषद आहे. यांच्या ज्या समित्या असतात, त्यामध्ये सहभागी होण्याचा, त्यामध्ये बोलण्याचा, त्यांना अधिकार आहे. त्यानंतर आपण पुढील अधिकार जर बघितला, तर, राज्य विधिमंडळ जे आहे, तर राज्य विधिमंडळाच्या सदस्याला जे विशेष अधिकार असतात. तेच महाधिवक्त्याला सुद्धा असतात. आता आपण, महान्यायवाद्याप्रमाणेच त्यांचे कार्य काय आहे ते बघू. तर हे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतात. अं कुठे-कुठे कार्य करत असतात? तर उच्च न्यायालयामध्ये, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून हे कार्य करत असतात. आता यानंतर यांच्यावरील मर्यादा same याचे. राज्य सरकारविरुद्ध कोणताही सल्ला किंवा कोणतंही विश्लेषण करू,